तो पण खूप छान movie आहे. हे हे सगळं असं कि म्हणजे इतकं देशप्रेम. आणि आपण जर देशप्रेम आपल्या घरापासून देशप्रेम म्हणतो. किती आयुष्य sacrifice केलं त्या त्यांनी आपल्या देशासाठी. किती मोठी गोष्टय. अन ती खरी घटनाय आणि ते सगळं. ते अक्षय कुमार बरोबरचाय ना? नाई तो वेगळाय. हा तो विकी कौशल, विकी कौशल ए. आणि हि म्हणजे तिचे विकी कौशल आणि ती आलिया भट. ती तिकडे जाते spy वडील असतात तिचे. आता हेसगळ्या गोष्टी असं असं वाटत कधी-कधी, कि म्हणजे आपण इथे बसल्या-बसल्या काय करतोय. आणि हि लोक म्हणजे खरंच छान. अं हेय. त्या त्यातपण असंय ना कि काही अशा अशे अशे movies किंवा अशे चित्रपट दोन-तीन वर्षातनं एखादा येतो. Motivational किंवा आपल्याला प्रोत्साहन देतो. पण हे जे दुसरा आहेत. दुसरी प्रकारचे मनोरंजनाचे जे तिथेच पाहायचे अन तिथेच सोडून द्यायचे. ते दर शुक्रवारी लागतात.

हा ते entertaintment म्हणून ठीकेय.

त्यालाही काही तरी limitations असणार. हो आणि इथं माहितीये विशेष म्हणजे, सगळ्यात वाईट काय माहितीये. इथे कोणीच मराठी मराठी चित्रपट लावत नाई theater ला. म्हणजे सगळ्यात शोकांतिका आहे ती. म्हणजे मला कधी-कधी असं वाटत ना काही पाहते मी. मी यांना म्हणते चला-चला,

सुद्धा movie किंवा मराठी industry मध्ये आता इतकी जास्त development ए. कि जुन्या काळी picture असायचे. अं picture चांगले असायचे, motivational हि असायचे. पण आता मराठी मध्ये, अशा अशा subject वरती movie निघत होते ना. मी पहाते ना ते मी ते सगळे नंतर ए ना ते subscription घेतलेत सगळे. सगळे पहाते. पण मला असं कधी वाटत ना कि आता याची ad येते,

पण आता इथे ना, इथे काही नाईचे. Option च नाहीये. म आता असं होत कि वाट पहा. जेव्हा तो OTT ला release होईल. तेव्हा OTT वर तो pay करून. आता काय करणार. म्हणजे आम्हाला, बऱ्याच वेळा असं होत कि आम्ही ad पाहतो. कि अरे मराठी असा येतोय तसा येतोय. मी सांगते, सोहम मला म्हणतो अरे momma इकडे इकडे इथे नाई दिसणार. म आता इथे नाई लागत ना मराठी movies खरं तर,

नाई काई chance नाई. मला दुसरं वाईट कसलं वाटत माहितीये. वाईट या गोष्टीच वाटत इथं त आम्ही या movie लागतात. इथं तेलगू movie लागतात. इथं सगळी movie लागतात. त्यांची त्यांची community त्यांची-त्यांची movie लावतात. म्हणजे लावतात. हं कारण आम्ही जेव्हा जातो RRR पाहायला गेलो होतो. RRR तेलगू मध्ये पण होता, RRR तामिळ मध्ये पण होता. किंवा त्यांचा आणखी रजनीकांतचा कुठला movie आला होता मागच्या वर्षी? अं तो सुद्धा दोन-तीन भाषेमध्ये होता.

हा-हा-हा mountain man त्यांनी तो तो रस्ता फोडला होता. रस्ता टिकवण्यासाठी. अं डोंगर फोडला होता. नवाजुद्दीन सिद्दीकी हा. पाहिला ना पाहिला. तो movie पण पाहिला.

म्हणजे हे जे सगळ्या गोष्टी ते पहातेच मी. तर चालेल मग मी ठेवते आता.

Bye bye bye. HALLO हा सलोणी काय करतेएस ग काही नाही अग एक पुस्तक वाचत होती एवढ छान पुस्तक आहे न ते मला म्हणजे अक्षरक्षा काही करू वाटत नाही मोबाइल सुद्धा धरत नाही आहे मी ते पुस्तक वाचल्यावर अस कोणत पुस्तक ग मलाही सांग ना अगं आपल्या आपण ज्या देशात राहतोय ना

आपण ज्या देशात राहतोय आपल्याला त्याचाच काही माहीत नहवत यार म्हणजे भारत हा एवढा महान देश आहे आणि आपल्या भारत मध्ये म्हणजे अक्षरक्षा अश्या अश्या गोष्टी आहेत त्या मी ह्या पुस्तकत वाचते तेव्हास मला कडताय

हो न ते महणतात न ग घरकी मुरगी दाल बराबर तसंच जल आहे ते

अग या पुस्तकात महितेय का तुला काय काय दिलेल आहे आपण म्हणजे लहान पना पासून शिकत आलोय ना शिवाजी महाराजाचा हे म्हणजे अं पूर्ण इतिहास वागेरे सगडा

तर ह्या पुस्तकात फक्त शिवाजी महाराजच नाही तर म्हणजे अशे अनेक नेता होते अशे अनेक संत होते म्हणजे आशे त्या संगड्यांची माहिती दिलेली आहे आणि आपल्याला फक्त काही काही बद्दल माहिती आहे

त्याचशी निगडीत असलेल्या असलेल्या त्याचया सारख्या असलेल्या गोष्टी आपल्या भारत म्हणजे त्याचा पेक्षाही सुंदर गोष्टी आपल्या ठिकाण आपल्या भारतात आहेत आणि ते आपण सोडून दुसरी कडे जातो फिरायला हो न यार तेच तर हम्म आग मी तर आई ला आता तेच संगत होती की म्हटल चल आपण काश्मीर TO कन्याकुमारी जाऊ म्हटल फिरायला पूर्ण भारत फिरून येऊन म्हटल इकडे परत EASTINDIA पण फिरायला जाऊ म्हटल छान आहे ग कल्पना

हो बरोबर फक्त कल्पना करून थोडी न जाऊ शकतो आपण पण करू न आपण जाऊ न आपण आपला देश नाही फिरायच तर अजून काय फिरणार हो आग खरंच आणि आग खरच यार आपला भारत देश म्हणजे एकदम विविधतेने नटलेला आहे न हो ना बघ आता जस अमेरिका मध्ये अह आता ही बघ जस अमेरिके मध्ये पूर्ण पांढरे लोक आहेत आफ्रिका मध्ये पूर्ण सवडे लोक आहेत तस नाही न फक्त आपल्या भारत मध्ये अनेक रंग चे अनेक भाषा चे अनेक विवधतेचे नटलेले लोक आहेत म्हणजे संगड्यांची संस्कृति वेगडी संगड्यांची भाषा वेगडी संगड्यांच राहणी मन वेगड किती छान ना बोली भाषा त्यांची पद्धत वागेरे सगड वेगड वेगड हो न याबी बघ न आपल्या भारत मध्ये म्हणजे किती विविध प्रकारचे धर्मांचे आता बघ खूप आशे देश आहेत की ज्यांचा मध्ये ठराविक कच धर्म आहे तस नाही आपल्या देश मध्ये बघ न धर्मांचे लोक आहेत मला अक्षरशा खरच खूप आनंद होतोय की मी भारताची नागरिक आहे म्हणून हो न ग तेच तर आणि मी न बरेच मुली बघितल्या आहेत मुली काय मूल काय जेस्ट नागरिक काय त्यांना फिरायच म्हटल की त्यांना दुसरे देश पहिले आठवतात आपण इथे जाऊ तिथे जाऊ आणि आपल्या देशयाचे एवढे सुंदर सुंदर ठिकाण आहेत तित कोणीच जात नाही हो न आणि अग अक्षरक्ष म्हणजे बाहेरचे लोक येऊन आपली संस्कृति शिकून बाहेर जात आहे आणि आपण आपली संस्कृति विसरून बाहेर जात अहो

एवढा छान धडा घेऊन जातात आणि आपण बाहेर जाऊन काय शिकून येतो बघ न आपली संस्कृति फक्त बिघडवतोय आपण तेच न ग म्हणजे बाहेरचा संस्कृतीला जपायच आणि आपल्या संस्कृतीला विसरायच हो न आपण बोलायची आणि स्वतची राहू द्यायची बाजूला हो न तसस झालाय़ आता अजून काय़ म्हणते बाकी सगड ठीक आहे हो ठीक आहे सगड तस तर फक्त आता हे जे पुस्तकात वाचल न ते आता थोड फार मोबाइल मध्ये पण बघितल की थोडीशी माहिती कडून पहिली

मला त्या पुस्तकाचा फोटो तकशील मी पन घेईल हो हो नक्कीच तुला माहिती आहे त्या पुस्तकाच लेखक कोण आहे

लेखिका आहे ती मला वाटे त्यांची म्हणजे प्रत्येक पुस्तक त्यांनी लिहिलेल आहे न ते

मला आणि माझ्या MUMMY ला दोघनही पुस्तक वाचायची फार आवड आहे

हो का तर मी लेखकच नाव म्हणजे लेखिका आहेत त्या त्यांच नाव सांगते आणि मी तुला नंतर फोटो ही SEND करते तू मककीच त्यांचे पुस्तक वाच नक्की नक्की वाचेल मी हा तू तू ऐकल पण असणार त्या लेखिकाच नाव सांगू का हर्षा तेली म्हणून आहेत त्या हो ग ऐकल आहे फार ऐकल आहे हा खूप नामांकित लेखिका आहेत त्या आणि हो पुस्तक ह्या पुस्तकत त्यांनी म्हणजे अं भारताचा कोना कोण म्हणजे कोपरा कोपरा त्यांनी अं अस दर्शवल आहे न जणू फक्त आम्ही घरी बसून पूर्ण भारत दर्शन करते आस वाटे मला

नक्की नक्की वाचते आणि त्या लेखिका ची महानता बघ न तू फक्त म्हणजे पन्नास रुपयाला एवढ्या कमी किमतीत कोणी देत का बर पुस्तक बघ बर छानच मग तर हो म्हणजे त्यांच पैशे कामावण्याच नाही इरादा त्यांना आहे त्यांना आहे न आपल्या भारताची माहिती पूर्ण जगभरात पासरवाची आहे आपल्यालाही त्यांची साथ नक्की द्यायला हवी हो हो तू पन नक्कीच वाच आणि आपण पण

हो न बरोबर आहे तुझ पण त्यासाठी आपल्यालास आधी पाऊल उंचलव लागेल हो न म्हणून तर पाऊल न आता पुस्तक वाचायला सुरू केलेत हर्षा तेली या लेखकांचे म्हणजे तू प्रत्येक पुस्तक वाच खूप छान आहेत त्यांचे पुस्तक आणि मोबाइल असा रिकामस बघत असण्या पेक्षा आपण आपल्या भरता बद्दल च माहिती मिडवली तर अधिक चांगल होईल हो न आताच्या पोरांच वेगडस वेड आहे इनस्टा वर नुसते REELS बघत असतात बस तेच तर

आणि त्यांना सांगितल न की काय ते REELS बघत बसते तर लगेच त्यांच उत्तर READY असत थोड फार MINDFRESH करायच अरे यार पुस्तक वाचा

बरोबर बोली पुस्तक वाचा आणि बरेच चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत हो ना

अगदी नसल्या सारख माहीत आहे ग आपल्याला

ह्य़ा गोष्टी कोणी शिकवत नाही न तसा म्हणून तस होते हो आता फक्त पातळी कामरिया चाली न जास्त पतली कामरिया च चाली जस त्याचवरचेस REELS चले सगडे तेस बघताय आणि आपल्याला जर कोणी एखाद्या एकध्या विषय बद्दल संगत असेल तर आपली रुचि वाढते त्याबद्दल जर जो विषय आपल्या समोर निघनारस नाही कधी त्याबादळ आपण कधी विचारही नाही करणार ना

येतणी ये म्हणजे आपण आपल्या जे पूर्वजणी आपल्याला जे वारसा दिला आहे तो आपण आपल्या म्हणजे पुडच्या GENERATION ला पण वारसा देऊ असा आपण प्रयत्न करू एतीहासिक ठिकाण आहे सरवीकडे आपण भेट दिली पाहिजे हो नक्कीच आपण अहेणा आता कॉलेज ला आपण सुट्टी मधून आलो न की मग सर कदाचित सर विचारतिलच आपल्याला की कुठे जायच आहे म्हणून फिरायला आता TRIP वागेरे कडणार आहेत वाट

तर आपण अशे एतीहासिक ठिकानणणा सांगू हो असलेच ठिकाण सुचवू हा ठीक आहे मग कोणते माहिती आहे ठिकाण ठिकाण अं जशी अजिंतयाची लेणी आहे तित पण खूप माहिती आहे ग

आपण आता एक काम करूया आता पहिल्यांदा आलो न की आपण तिगही म्हणजे सुट्टी मधून परत आलो न आपण तिगही आपली जी एक मैत्रीण आहे न

नक्की नक्की जाऊ आपण हो promise कर बर तू येत नाही नंतर परत नाही ग येईल हो चालेल चल मग भेटू या नंतर

हॅलो.

हां हां मीच बोलतेय. बोल ना. हां काय चाललंय? कसं चाललंय?

तेच बाळाला घेऊन बसले होते. ती कालवा करतेय. अच्छा अच्छा. तर काय म्हणतेय? तिचं काय म्हणणं काय आहे? अगं काही नाही. आता झोपेतून उठली आहे. बाहेर चल म्हणून मागे लागली आहे. अच्छा. अगं ऍक्चुअली कसं झालंय ऊन ऊन काय म्हणतंय आज? काल तर आमच्याकडे इतका पाऊस झाला. तुमच्याकडे कसं होतं काल वातावरण? ऊन. असतं तर बाहेर जायची इच्छा होत नाही आहे.

कपडे उडाले कुणा कुणाचे ज्यांचे असे बाहेर रेलिंग वरती टाकलेले होते. कोणाचे कपडे उडून गेले काय काय असं झालं. काही नाही मग. काही नाही मी तुला फोन केला होता यासाठी कि ते सेव्हिन्ग अकाउंट मी ओपन करायचं म्हणत होते तर कोणत्या बँकेचं करावं आणि काय म्हणजे क्रायटेरिया आहे. नाही खरंतर सेव्हिन्ग अकाउंट ओपन करायला तसं काही नाही तुझ्या जी तुझी बँक असेल ती आता काय झालंय ऑनलाईन बँकिंग झालंय बऱ्याच दिवसापासनं. तर मग आपण कुठल्याही बँकेचा व्यवहार कुठलाही ऑनलाईन करू शकतो. त्यामुळे पूर्वी कसं होतं की एरव्ही असं स्टेट बँक ऑफ इंडियात स्टेट बँक मधेच व्हायचं. किंवा बँक ऑफ महाराष्ट्राचं बँक ऑफ महाराष्ट्र मधेच व्हायचं. म्हणजे आता कुठल्याही बँकेची कुठल्याही दुसऱ्या बँकेची ट्रांझॅक्शन आपण ऑनलाईन करू शकतो. मग तुझ्या इथे जनरली आपण जसं आपली काय संकल्पना असते की कुठली बँक मग स्टेट बँक. मग स्टेट बँकची निअरेस्ट ब्रांच असेल तिथे जाऊन सेव्हिन्ग अकाउंट उघडायचं. आता तर काय लिहिलंय त्यांनी सेव्हिन्ग अकाउंट उघडण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असेल, फक्त आधार कार्ड आणि पैसे डिपॉझिटसाठी, तर ते डायरेक्ट सेव्हिन्ग अकाउंट खोलून देतात. म्हणजे पॅन कार्ड सुद्धा नाही मागत. पॅन कार्ड कधी मागतात ते जर तुम्हाला पन्नास हजारापेक्षा जास्त पेमेंट करायचं असेल, भरायचं असेल किंवा काढायचं असेल दोन्हींसाठी, तर मग ते पॅन कार्ड मागतात. असा त्यांनी क्रायटेरिया केला आहे. अच्छा KYC साठी आपल्याला फक्त आधार कार्ड असेल तर पुरेसं आहे अकाउंट ओपन करायला. हो म्हणजे मला आता ऍक्चुअली मला नव्हतं माहिती माझ्या सासूबाईंचं आहे ना. अकाउंट ओपन करायचं होतं आम्ही गेलो. मग मला असं वाटलं सगळ्याच्या झेरॉक्स काढल्या मी म्हंटलं मोठा फॉर्म भरावा लागेल. तर मी पहिली मी गेली म्हंटलं फॉर्म द्या म्हंटलं मला सेव्हिन्ग अकाउंट ओपन करायचंय सासूबाईंचं.

असा विचार केला की ती जवळचीच बँक आहे मग तिथे गेलो. मग गेल्यानंतर त्यांनी मला असं वाटलं की ते फॉर्म देतील. मम्मी घरीच होत्या. तर मग मम्मी मला तू फॉर्म घेऊन ये. भर. आपण दोघी तो फॉर्म भरायला जाऊ. मी असे विचार केले.

आधारला जे आपण केलं होतं ना बायोमेट्रिक ते घेतलं. आणि पंधरा-वीस मिनिटं बसायला सांगितलं. मग लगेच त्यांनी पैसे भरायला ते चलान दिलं. पैसे भरले आपण हजार रुपये भरले सुरुवातीला. आणि मग ते म्हणे की पुस्तक मिळेल आणखी पंधरा मिनिटं बसा. मग अर्ध्या तासात त्यांनी प्रोसिजर कंप्लिट करून आम्हाला पुस्तक हातात दिलं. हा नाही इकडे मी एका ठिकाणी विचारायला गेले होते. तर तिथे अं अह इथे IDBI ला गेले होते. तर IDBI ला काय केलं त्यांनी आपला एक चार-पाच पेजेसचा फॉर्म दिला अं सिंगल, जॉईंट कसं उघडायचंय ते दोन्हीचे क्रायटेरिया सांगितले. मग त्यांनी फोटो मागितला, आधार कार्ड मागितलं, पॅन कार्ड मागितलं, ऍड्रेस प्रूफ जर तुम्ही रेंटल असाल तर दुसरीकडे कुठे ते ऍग्रीमेंट वगैरे रेंटचं मागितलं.

आणि मग ते पासबुक आपल्याला ते आठवड्याभरामधे देणार. आणि चेकबुक आणि ATM तुम्हाला पंधरा दिवसामध्ये तुमचा जो काय ऍड्रेस आहे त्या ऍड्रेस वरती येईल असं सांगितलं. अगदी यांनी पण तसंच सांगितलं. ATM चं त्यांनी टिक करून घेतलं. त्यांनी विचारलं आम्हाला तुम्हाला हे पाहिजे का चेकबुक तर मम्मी म्हंटल्या नाही नको मला चेकबुक नको आहे. फक्त ATM चं कंपलसरीच आहे ना आता सध्या. बिना ATM चं खातंच नाही उघडत म्हंटले. तर मग ATM म्हणे तुमच्या घरी येऊन जाईल तुमच्या ऍड्रेस वरती. आणि मग तुम्ही ऍक्टिव्हेट काय त्याचा पिन घ्यायला तुम्ही बँकेत या. असं मग त्यांनी सांगितलं. मग तसं केलं मग आता. म्हणजे झालं आणि ATM पण काय पाचव्या किंवा सहाव्या दिवशी ATM पण घरी आलं. नाही मला पंधरा दिवस सांगितले आणि ऍक्चुअली माझ्या भावाने अकाउंट ओपन केलं ना तर त्याचं ATM जवळजवळ महिनाभर आलंच नाही. मग त्याला दोन-तीन वेळा फॉर्म भरावा लागला आणि ऍक्चुअली कसं होतंय इकडे गावी राहिलं की सिटी मध्ये जाऊन सतत एका गोष्टीसाठी जायला पॉसिबल नाही होत अकाउंट ओपनिंगला. म्हणून मी म्हणत होते जर ऑनलाईन अकाउंट ओपन केलं आपण सेव्हिन्ग अकाउंट, तर पण त्यामधे काहीच नाही अगं प्रूफ वगैरे येत नाही ना घरी.

मग आता आपल्याला ऑन नेटवर्क आहे म्हणून ठीक आहे बाबा आपण करू शकतो ऑनलाईन ट्रांझॅक्शन पण एखाद्या ठिकाणी आपल्याला, नेटवर्क नसेल किंवा आपल्याला प्रूफ द्यायचं असेल तर मग कसं काय करायचं? मग ऍक्चुअली कसं आहे माहिती आहे का एखाद्या ठिकाणी नेटवर्क नाही मग तिथे ऑफलाईनच ट्रांझॅक्शन. जसे माझे सासरे त्यांनी अह खूप वर्ष त्यांनी ATM नव्हतं घेतलं.

म्हणजे बाय लक त्यांनी म्हणजे चांगली गोष्ट केली की तेव्हा ते गेले आणि त्यांनी तिथे ATM साठी ऍप्लिकेशन आमच्या म्हणण्यानुसार केलं आणि तेव्हा ते कोरोनाच्या अगोदर कोविडच्या अगोदर ते ATM घेऊन आले. मग ATM त्यांचं आलं याच्यामधे. तर मग हवं तर सगळीकडे जिथे काही नाही आहे किंवा ज्यांना जमत नाही आहे ATM जमत नाही, ज्यांना ऑनलाईन ट्रांझॅक्शन जमत नाही ते सगळं ऑफलाईन बँकिंगच प्रेफर करतात. आजपण तुम्ही जा की ज्या पेन्शनर लोकांचे अकाउंट बँकेत आहेत. ते सगळे स्वतः लायनीत येतात, उभे राहतात, पैसे काढतात आणि जातात. मग तो तोच बेस्ट ऑप्शन आहे. त्याला म्हणजे काही पर्यायच नाही आणि तो म्हणजे हे पण आहे. आपला सुरक्षितसुद्धा आहे म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने सगळ्यात चांगला अनुभव येतो.

जर रूरल एरिया असेल असं तर मग अडीच हजार रुपये बेसिक ठेवावे लागणार. आणि त्याचं पण तुम्ही अह ATM मधे महिन्याला पाचच ट्रांझॅक्शन तुम्ही करू शकता. आणि असे व्यवहार करताना पण तुम्ही एक दोन असंच हे करू शकता असं सांगितलं. म्हणजे तीन व्यवहार ते नाही करायचं असं.